तुझे काका पत्रकार आहेत ना? हो, का रे? काय आहे ना माझा अ भाचा आहे ना अ कार्तिक हां तो जस्ट आता बारावी पास झाला आहे

आणि अ त्याच अस म्हणण आहे कि त्याला जर्नालिझममध्ये करिअर करायच आहे.

आणि मग त्याच्याशी बोलताना आम्हाला ही त्या गोष्टी बद्दल थोडी फार माहिती असावी, म्हणून मग कोण्यातरी जाणकार माणसाशी किंवा त्या फील्डशी रीलेटिड असल्या माणसाशी अस बोलाव अस मला वाटल. म्हणून म्हटल तुझ्या घरात तुझे काकाच आहे, तर कदाचित तुला त्याबद्दल माहिती असू शकते. म्हणून म्हटल तुला विचाराव. आणि मग त्याच्याशी थोड बोलून मग त्या बाबतीत निर्णय घ्यावा. म्हणून म्हटल तुला माहिती असेल तर तू सांगू शकशील का काही या बद्दल? हो मध्यंतरी काका पण म्हणत होत बरेच लोक बरेच नवीन नवीन विद्यार्थ्यांन मध्ये हल्ली जर्नालिझम हा करिअर चा एक लोकप्रिय पर्याय बनत चालला आहे.

त्यामुळे आणि विद्यार्थ्यांना कस की स्वतः ला बातम्यांच्या जगाशी जोडून ठेवायच असत, त्यामुळे त्यांना पत्रकारितेत करिअर करायच असत. पण अभ्यास कुठे करायचा, कोणते गुण आवश्यक आहेत, याबाबत विद्यार्थ्यांना काहीच माहिती नसते.

त्यामुळे जर खरंच तो अ जर पत्रकारितेत करिअर करण्याच स्वप्न पाहत असेल आणि या क्षेत्राबद्दल त्याला जर जाणून घ्यायचा असेल, तर काकांना एकदा भेटू शकतो किंवा मी पण थोडीफार माहिती देऊ शकतो ह्याच्या बद्दल. नक्कीच काकांना तर भेटता येईलच, पण म्हंटल कदाचित तू घरातस आहेस त्यांच्या तर तुला पण काही माहिती असेल तर तू पण काही थोड मार्गदर्शन करू शकशील.

हां, कारण आता हल्ली अस झाल आहेना की आपण टीव्ही वर दिसाव, लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, अस आजकाल बहुसंख्य तरुणांना वाटत राहत. त्यामुळे ते त्यामुळे सुद्धा पत्रकारितेच मार्ग निवडतात. आणि फक्त पत्रकारिताच अस नाही तर प्रिंट, टेलिव्हिजन, डिजिटल अश्या अनेक माध्यमातून विद्यार्थ्यांना पत्रकारितेत करिअर करता येऊ शकतं.

मग त्याच्या साठी काही गुण आवश्यक आहेतच. पण शैक्षणिक पात्रता पण तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणजे आता पत्रकारितेत करिअर करण्यासाठी पदवीधर असण तर आवश्यकच आहे.

त्यामुळे देशभरात अनेक आपल्या अ प्रायवेट किंवा म्हणजे खासगी सरकारी संस्था आहेत ज्या पत्रकारितेत बॅचलर पदवी देता

म्हणजे बॅचलर इन जर्नालिझम अस एक कोर्स असतो.

आता तो बारावी पास झालाच आहे तर बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी पदवी अभ्यास क्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना पदवी मिळू शकते

शिवाय जर त्यांना पदव्युत्तर पदवी पाहिजे असेल तर ती सुद्धा ते मिळवू शकता

म्हणजे फक्त आता पदवी किंवा पदव्युत्तर पदवी मिळाली तर एवढ भागत नाही तर अंगीभूत काही गुण पण आवश्यक असतात त्या

तर त्याच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर भाषेवर प्रभुत्व असल पाहिजे. बरोबर म्हणजे आता मी माझ्या काकाच उदाहरण देऊन सांगतो त्याच भाषेवर इतक प्रभुत्व आहे ना की तुम्ही जर तुमच बोलण व्यवस्थित असेल ना तर तुम्ही कुठेही अ ते म्हणतात ना की अ बोलणाऱ्याचे चणे सुद्धा विकले जातात. तर अश्याप्रकारे पत्रकारीतेत सुद्धा स्वतःच मार्केटिंग करण किंवा स्वतःला व्यवस्थित बोलता येण ही खूप मोठी आवश्यक बाब आहे.

हां. त्यामुळे तुम्हाला जर पत्रकार व्हायचे असेल तर तुमच्या भाषेवर तुमच प्रभुत्व तर असल पाहिजेच. शिवाय हिंदी, इंग्रजी या दोन्ही भाषा सुद्धा व्यवस्थित आल्या पाहिजेत बरोबर आणि फक्त हिंदी, इंग्रजी पर्यंतच न थांबता काही प्रादेशिक भाषा पण आपल्याला आल्या पाहिजेत. जस काय काही साऊथ इंडियन भाषा आहेत किंवा अ गुजराती भाषा आहे

बरोबर आहे. भाषांच्या बाबतीत म्हणशील तर अ इंग्रजी, हिंदी, मराठी अगदी उत्कृष्ट बोलतो तो. म्हणजे अ तसा निर्भीड आहे

त्यामुळे त्या बाबतीत तरी वाटत नाही कि म्हणजे काय म्हणतात ते ज्याला आपण स्टेज डेरिंग म्हणतो

बरोबर आहे. आत्मविश्वास तर असलाच पाहिजे.

आणि, फक्त आत्मविश्वास नाही तर आत्मविश्वासाबरोबर थोडा संयम पण ठेवला पाहिजे.

नाही तर हल्लीच्या काही पत्रकारांन मध्ये संयम जरा कमीच दिसतो, म्हणजे आता समजा एखादी बातमी असेल कारण आता हल्ली कस झाल आहे न्यूज चॅनल पण खूप झालेत मग न्यूज चॅनल चे पत्रकार पण खूप झालेत. प्रत्येकालाच त्या प्रश्नांची उत्तर हवी असतात आणि ती पटकन प्रसारित करायचे असतात ज्यांच्या त्यांच्या चॅनल वर. मग अ काही वेळेस पेशंस नसले की पत्रकार खूप प्रश्नांची सरबत्ती करतात काही वेळस मग वादावादी होते. मारामारी होते एखाद्या पत्रकाराला शिवीगाळ पण होते किंवा काही अ अनुचित घटना होतात त्या आपल्याला दिसतातच, नाही का? बरोबर आहे. कारण कस आहे की काय म्हणजे नेमकं वा सिच्युएशन काय आहे, तो माणूस कुठल्या मानसिक अवस्थेत आहे ज्याला आपण प्रश्न विचारणार आहोत याचाही त्याला थोडास त्याच्याकडे पाहून किंवा त्या सिच्युएशन पाहून त्याला तिथल्या तिथे त्याला प्रश्न कसा टर्न करता येईल किंवा कुठल्या भाषेत तो विचारायला पाहिजे याची त्याला जाण असली पाहिजे. हां. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा अ काहीतरी एक क्युरिऑसिटी पाहिजे म्हणजे चिकित्सक वृत्ती पाहिजे की कुठ आपल्याला बातमी मिळू शकते.

पत्रकाराच जे मन आहे ते सतत सर्वत्र बातम्या शोधत असतात

कारण बातम्या शोधन हे सुद्धा एक कौशल्याच काम आहे.

आणि बातम्या कुठून कश्याप्रकारे आणता येतील, कोणत्या प्रकारच्या बातम्या पुढे जाऊन त्याच व्हा व्हायरल होतील, किंवा ब्रेकिंग न्यूज, हल्ली तर ब्रेकिंग न्यूज च एवढ फॅड आहे की लगेच आणि त्याच त्याच बातम्या सारख्या सांगितले जात.

त्या मुळे बातम्या शोधन ही सुद्धा एक चांगल्या उत्तम पत्रकाराची ओळख आहे.

म्हणजे काय काय बातम्या द्याव्यात किंवा काय देऊ नयेत याचही आजकाल न्यूज चॅनलला काही भाग नाही. कश्याही प्रकारच्या बातम्या, ऍक्चुअली कस आहे मला हे डिटेल्स यासाठी हवेत कि मागे मध्यंतरी एक मूव्ही आला होता. हिंदी मूव्ही पाहिला मी. त्याच्यामध्ये त्या पत्रकारितेचा एक एक डार्क साइड दाखवली आहे.

म्हणजे तो जर्नलिस्ट कसा म्हणजे चुकीची बातमी देतो, त्यातून तो खूप मोठय़ा पदावर जातो, त्याला पैसा मिळतो, सगळ्या गोष्टी मिळतात पण एक कोणीतरी ज्याचा ज्याची कुटुंबीय त्याच्या मुळे दुखावली गेलेली असतात तो व्यक्ती त्याला नीनामी फोन करून खूप त्रास देतो

आणि त्याचा आयुष्य अगदी उद्ध्वस्त करण्यापर्यंत ती गोष्ट पोचते पुढे चालून. इथ पर्यंत मी ते पाहिल म्हणून मग कधी कधी मनात विचार येतो जेव्हा मी, तो मूवी पहिला

अस एका स्थिती मध्ये वाटत. बट मग त्याची जेव्हा डार्क साइड बघतो तेव्हा अस ही वाटत की त्याला काहीतरी उगचच त्याच्या या गोष्टी अश्या केल्या मुळे त्याच्या काही जीविकाला धोका अस काही होईल का? त्याची पण भीती वाटते. म्हणून मग कधी कधी वाटत ठीक आहे जर्नालिझम मध्ये आहे पण त्याच्या मध्ये पण काही बाकी ऑपशन्स आहेत का? हम्म हम्म याचा पण आपण विचार करायला पाहिजे हो खऱ्याच खोट, खोट्याच खर् या गोष्टी पण भरपूर काही केल्या जातात. पण खर तर खऱ्या बातमी साठी पत्रकार सुद्धा खूप कष्ट घेतात. म्हणजे तासन् तास वाट बघतात त्या गोष्टी साठी.

म्हणजे त्याच्या मध्ये तसे ते पेशन्स असले पाहिजे

त्यामुळे अ आणि शिवाय सतर्क पण राहिल पाहिजे. म्हणजे इतरांच्या तुलनेत पत्रकाराचे डोळे आणि कान नेहमी उघडे असले पाहिजेत.

त्या मुळे पत्रकाराला कळल पाहिजे की हा अरे ही बातमी आहे, ही बातमी होऊ शकते

अस असत. आणि अ उ उत्तम संभाषण कौशल्य तर असलच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत

पत्रकाराला उत्तम संवाद कौशल्य असण ही अत्यंत आवश्यक बाब आहे. कारण तुम्ही लोकांशी कसे बोलता किंवा कश्याप्रकारे बोलल पाहिजे. तुमचा तुमची जी काही बातमी ही लोकांपर्यंत कश्याप्रकारे पोहोचेल, याची क्षमता सुद्धा तुमच्याकडे असली पाहिजे म्हणजे मध्यंतरी मी एक मेट्रो, आता पुणे मेट्रोच बांधकाम चालू आहे, पुणे मेट्रोच्या संदर्भात त्यांच त्यांचे जे कार्यकारी संचालक आहे, त्यांच्याशी एका चॅनल, न्यूज चॅनलचा एक अँकर होता त्यांनी मुलाखत घेतली कि कुठ पर्यंत काम आला आहे, कधी पर्यंत पूर्ण होईल, काय अजून अडचणी आहेत वगैरे तर इतक सुंदर प्रकारे तो त्यांच्याशी संवाद साधत होताना की अक्षरश आपल्याला तो संवाद खिळवून ठेवत होता. speaker 2 आणि मग अ आपल्याला पण खूप इंटरेस्टिंग वाटत. आपण ती बातमी खूप अ छान कान देऊन ऐकतो, इन्टरेस्ट घेऊन ऐकतो

तर अ म्हणजे बातम्या ऐकण किंवा एखाद्या वेळेस ब्रेकिंग न्यूज किंवा न्यूज चॅनल हल्ली खूप बोर करतात, किंवा

तर तश्या प्रकारे पण तुम तुमच करिअर तुम्ही वेगळ्या दिशेला नेऊ शकता इन्टरेस्टिंग. म्हणजे फक्त त्या क्षेत्रात नाही तर नोकरीच्या शक्यता फक्त फील्डवर्क वरच नाही म्हणजे एक पत्रकार जो बातम्या आणण्या पर्यंतच नाही तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक ठिकाणी नोकरी च्या शक्यता निर्माण होतात. नोकरीच्या संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. जस की प्रिंट आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे, डिजिटल माध्यम आहे, ह्याच्या मध्ये सुद्धा पत्रकारितेचे वेगवेगळे विभाग केलेले असतात.

पत्रकारिता म्हणजे केवळ न्यूज गोळा करण एवढच नसून त्याच्या मागे भरपूर वेग वेगळे विभाग असतात

म्हणजे फक्त पत्रकारिता मध्ये मग मुद्रित माध्यमात वर्तमानपत्र तर झालीच

म्हणजे दर वेळेस ती गरज नाही पत्रकारिते मध्ये करिअर करतोय तर त्याला अगदी दरवेळेला प्रत्येक ठिकाणी अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालूनच काम केल पाहिजे, अस काही नाही आहे.

म्हणजे युद्धाच्या बातम्या असतील, तिथले काही आता, काही वेळेस आता म्हणजे लोक जोखीम घेऊन एवढा अ बॉर्डर वरचे पण दृश्य चित्रित करतात.

आता सियाचीन मध्ये वगैरे एवढा थंडीचे जे लोक जवान आपले संरक्षण करतात त्या बातम्या सुद्धा आणतात. मग त्यांना अ जवानांना थंडी वाजत नाहीं तर जे लोक ती चित्रीकरण करतात त्यांना सुद्धा थंडी वाजतच असेल ना तिथे.

सो हवामान सगळ्या गोष्टीचा, सगळा गोष्टीशी सामना करून ही लोक खरं तर बातम्या गोळा करून आणून देत असतात

शिवाय रेडिओ रेडिओ स्टेशन्स मध्ये पण आहे भरपूर गोष्टी

तर तू त्याला नक्की सांग अ हे करियर खूप छान आहे. त्यानी निवडलाय तर त्याला तस काही प्रॉब्लम काहीच नाही आहे

फक्त हे काही जे गोष्टी सांगितल्या या त्याला समजावून सांग, नाहीच वाटल तर मग एकदा काकाशी भेट घडवून आण. तो तेला, त्याला उत्तम प्रकारे मार्गदर्शन करू शकेल हो काकांशी तर नक्की बोलूयातच. कसा आहे जनरली थोडस बेसिक काही तरी मलाही बोलता मलाही थोडीफार माहिती असावी म्हणून मग मी म्हटल चला तुझ्याशी थोडस बोलून घेतो, म्हणजे व्यवस्थित थोड फार का होईना, बेसिक बेसिक जरी आपण त्याच्याशी बोलू शकलो तरी चांगल होऊन जाईल. म्हणून मग म्हटल चला करा तस तू बऱ्या पैकी माहिती दिली आहेस. आता जे काही बाकी समजा लागणार आहे त्या आपण काकांशी डिस्कस करूच. आणि त्याच्याशी मी आता थोडस बोलून घेतो, मी आणि बहीण दोघे. बहिणीलाही मी माहिती सांगतो. तू जे जे सांगितल ते त्यात पदवी पण करता येते, पदव्युत्तर पण पदवी घेता येते स्पेशलायझेशन करता येत अस बऱ्या पैकी तू सांगितलेल आहेस बेसिक बेसिक गोष्टी.

तर मग मी त्या प्रमाणे आता संदर्भात आता बोलून घेतो. बहिणीशी पण बोलतो त्याच्याशी पण बोलतो.

आणि फर्थर जेव्हा ऍडमिशनची वेळ येईल त्या वेळेला मग बघू आपण. त्याच्या पूर्वी काकांशी पण बोलून घेऊ मग. मग काका आपल्याला अजून जास्ती चांगल मार्गदर्शन करू शकतील. हो हो. चालेल चांगली मार्क तर मिळवलीच आहे त्यांनी उत्तम आता त्याला पुढे पुढच्या क्षेत्रासाठी नक्कीच शुभेच्छा आहे माझ्या तर्फे. नक्की सांग. हो चालेल चालेल, थँक यु.